हाय बिलवा किती वेळा पासून अग मी तुझ्या फोनची वाट बघतेय! मला वाटलं आत्ताच फोन करशील मग फोन करशील; ते जाऊदे ठीक आहे मला तुला एवढंच सांगायचं होत की उद्या वेळेत पोहोच. आज तुला कार्यक्रमाला यायला उशीर झाला हा? अग काय सांगायचं माझी काहीच गाडीच रस्त्यात बंद पडली.

काय करणार गाडी आता रस्त्यात बंद पडली मी त्या सर्विस सेंटरला टाकली आणि शेवटी बस पकडली. मग पण ती बस वेळेवर येतेय तर कुठली; तुला माहितीये ना पब्लिक ट्रान्सपोर्ट च कस असत. बरं त्या बस मध्ये मी चढले. तर त्या बसच तिकीट काढायला इतक्या माणसांची गर्दी होती नुसती चेंगराचेंगरी झाली गं म्हणजे हाले गं तो बिचारा कंडक्टर कसा गाडीतन जात होता आणि कशी आणि तिकीट काढत होता काय माहिती? आणि त्यात ते खड्डे बाई रस्त्यातले तुला काय सांगू! म्हणजे तुला खरं सांगते त्या डेस्टीनेशनवर पोहचता पोहचता ना जीव अगदी मेटाकुटीला आला माझा.

पण असपण आहे ना ग आता ऐन वेळेला ती बसच कामी आली ना तुझ्या!

पेट्रोलचे भाव इतके वाढतायत ना की त्याच्या पेक्षा कधी कधी वाटतं बसनीच यावं. पण वेळेचा काही अंदाज नाही येत ग या बसचा. वेळेवर आली तर बरं नाहीतर उशीर होतो आजच्या सारखा.

होण. सो लोकलचा प्रवास.

आता तुला गाडीला पेट्रोलला सांग किती अ.. एक दीड लिटर पेट्रोल तर लागलच असत तुला आज.

अग खूपच. खूपच कमी होत बसचं तिकीट. फारच कमी होत. हो तू कसा करतेस ग आणि लोकलनी प्रवास एवढा?

असं वाटलं की अ.. तिथे लोकल मध्ये गेल्यावरना चालायचे कष्टच घेऊन नये. मागून जी जो लोंढा येतोना तो आपल्याला ऑटोमॅटिकली पुढे ढकलतो.

काये म्हणजे फ्री मसाजच करून मिळतो. तुम्ही कितीही चांगले कपडे घाला तुम्ही कितीही चांगल अत्तर मारा. अ.. तुम्ही एकादा त्या लोकलमध्ये चढलात चढणारे तुम्ही वेगळे आणि उतरणारे तुम्ही वेगळे असतात. हम्म खरय काहीही उपयोग होत नाही. पण लोकल लाईफ लाईन ए बाबा मुंबईची.

खरं म्हणायचंय त्याच पण तिकीट असं काहीतरी महिनाभर काढायचं नाग? महिनाभराचं पण मिळत ना तुम्हाला पास वगैरे? हो तो पास असतो. एकदा काढला की परत तो फक्त जवळ ठेवायचा. मुंबई तस अ.. फनी म्हणतात फनी फनी वेय नी पेरू चा पापा कायम जवळ ठेवायचा. पे म्हणजे पेन रु म्हणजे रुमाल चा म्हणजे चाव्या आणि पापा म्हणजे पास आणि पाकीट. अरे वा हे जवळ असले की मुंबईतल जीवन अगदी सुखकर असत. खरंय पण पब्लिक ट्रान्सपोर्ट बद्दल मी तुला खरं सांगू का ग? आता आपण खर तर फायदे म्हणतो पण तोटे खूपेत हा. एकदा जर तुम्ही ट्राफिक मध्ये फसलात म्हणजे मी तुला खर सांगतेय मला ना स्कुटी चालवण्याची सवये मी स्कुटीला कुठनही कशीही पटकन काढू शकते. पण जर मी बस मध्ये असेल अगदी गावातल्या गावात आता मी दुसऱ्या गावात गेले ते सोड पण गावातल्या गावात पण त्या खड्ड्यांमुळे आणि इतके सगळ्यांकडेच गाड्या असल्यामुळे इतकी ट्राफिक होते. की ट्राफिक मध्ये फसून जात माणूस पण लोकल च तस होत का ग? लोकल ना ते मेगा ब्लॉक्स वगैरे लागतात ना गं कधीकधी रविवारचे रविवारची वेळ हो ते ब्लॉक्स असतात आणि खरं सांगू का मला लोकलच गणित ना अजून कळलेलं नाहीये त्याच्यामुळे त्यामुळे लोकलच नेमक गणित काय असत ते नाही सांगू शकत मी तुला. तुम्हाला पण युजवली ना लोकल वेळेत येते.

की आठ वाजून दोन मिनिट नऊ वाजून तेहतीस मिनिटं आणि खरंच त्या वेळेला लोकल येते. हेच चांगलय बसच्या बाबतीत ना तस नाहीये. हो बस ना वेळेवर आली तर ठीके पण शक्यतो ती वेळेवर नसतेच.

आणि तुला खरे सांगू का ग काही काही गावात जायला ना आमच्याकडे बसच आहे.

तर नाही ग एवढी पब्लिक ट्रान्सपोर्टची सेवा चांगली. हो ते खरंय पण अ.. आता असा विचार करना समजा चाळीस लोकयत् एका बसमध्ये समजा चाळीस जण बसतात. चाळीस लोकांनी जर बस वापरायाची ठरवली तर चाळीस गाड्या कमी होतात अगं. वि आर दि ट्राफिक. खरंय. अगदी खरं म्हणालीस मला कधीकधी वाटत की मध्यंतरी मला वाटत दिल्ली सरकारने एक उपक्रम केला होता. unintelligible अर्थात तो इन्व्हरमेंटच्या बचावासाठी केला होता. की ऑड नंबरच्याच गाड्या तुम्ही या या दिवशी वापरू शकता. हो

म्हणजे तू विचार कर की पब्लिक ट्रान्सपोर्ट मुळे आपण आपले पर्यावरणही वाचवू शकतो. ऍक्च्युली आणि खरंच पब्लिक ट्रान्सपोर्ट इतका उपयुक्त आहेना; हे प्रायव्हेट वाले काय करतात जिथे त्यांचा धंदा जास्त होतो जिथे त्यांचं मार्केट जास्तय जिथे त्यांना गिऱ्हाईक आहे;

पण ही खेडेगांव त्यांनी शहरात यायचं कस?

हो. त्यामुळे सगळीकडे बसेस जातात फक्त कधीकधी मला वाटतय की शहरातल्या शहरात जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहेत; ते जरा unintelligile ते थोडसं आहेच.

कारण ज्या नगरपालिका आणि महानगरपालिकायेत ना ग त्यांनी काही ठिकाणी कॉन्ट्रॅक्टस प्रायव्हेटला दिलेत.

अ.. प्रायव्हेटायझेशन लीबरलायझेशन ते सुरू झालंयना..

त्याच्यामुळे अ.. मे बी तो प्रॉब्लेम असेल. पण अगं अजून एक गोष्ट चांगली आहे. आता मेट्रो येतेय अनेक ठिकाणी.

अ.. मला वाटत मेट्रो मुळे फार फरक पडेल. कारण मेट्रो मुळात अ... लोकल सारखी जमिनीवरून नाही. तिच्यासाठी वेगळा पूल असतो.

त्याच्यामुळे तिला बाकी म्हणजे अर्थात जेवढा कंस्ट्रक्शनला वेळ लागतोय तोपर्यंत होतोय समजा ट्राफिक चा प्रोब्लेम; पण एकदा मेट्रो मेट्रो आली ना की अ..ते फार सोयीस्कर पडेल.

पण मला खूप मागे राहिल्यासारख वाटायचं असं बाकीच्या सगळ्या देशांमध्ये अ... म्हणजे लोकल लोकल वगैरे असा प्रकारचं नसतो.

मेट्रो मेट्रोचं नेटवर्क त्यांचं इतकं स्ट्रॉंग आहे; आणि त्यात गाड्या इतक्या वेळेत येतात कि ती जपानीज बुलेट ट्रेन नाही का गं? हा त्याच्याबद्दल काय ग ती गोष्ट होती मी ते वाचल होत काहीतरी खूप फास्ट असतात ना ग त्या? अ.. फास्ट तर असतातच मुळात त्या मॅग्नेट वर चालतात. आणि त्या ना अशा म्हणजे आपली मेट्रो कशी रुळांवरन धावते;

ती हवेत तरंगते त्याच्यामुळे त्यांच्याकडे फ्रिक्शनचं नाहीये. मॅग्नेटचाच स्पीड स्पीड आणि मॅग्नेटचेच ब्रेक. असं काहीतरी ते आहे. म्हणजे मला वाटतय साधारणपणे एका तासाच्या अंतरावर पोहोचायला ज्या माणसाला म्हणजे साधारणपणे एक ते दिड तास लागू शकतो रोड नी; बुलेट ट्रेननी मला वाटतंय का माणूस हा एका दोन मिनिटात जाऊ शकतो. अहो फार फार स्पीड ए अग त्याचा. त्याचा काहीतरी हायपरलूप काही पण येतय ना? अ... होका? एलॉन मस्कने हैदराबाद मध्ये इन्व्हेस्ट केलंय आय थिंक! अरे वा! याबद्दल मला काही माहित नव्हतं. म्हणजे काय गं ते?

बरं असं काही तरी ते आहे ती टेक्नॉलॉजी काही आता मला माहित नाही.

हायपरलूक पण ती म्हणजे पण पब्लिक ट्रान्सपोर्टचाच प्रकार येत.

unintelligible पब्लिकच ट्रान्सपोर्ट करणार त्याच्यात. पब्लिक ट्रान्सपोर्ट व्हायलाच पाहिजे आणि मला वाटत भारतातले ना जरा पब्लिक ट्रान्सपोर्ट पण हे थोडं सुधारायला पाहिजे. एवढं मात्र म्हणजे मला प्रामाणिकपणे वाटत. कारण की अगं आता माझी बहीण दुसऱ्या देशात राहते ना तर आम्ही ना तिकडे गेलो होतो. तर तिकडच्या ट्रेन सगळ्या वेळेत. बरं ज्या डेस्टीनेशन ला जायचंय तर तिथेच ते दारांच्या वरती सगळीकडे पाट्या लिहिलेल्या असणार. कुणीही घाईगर्दी करणार नाही कुणी कुणाच्या अंगावर पडणार नाही आदळणार नाही. सगळेजण शांतपणे ट्रेनमधून उतरणार चढणार. अगं आणि तुला एक गंमत सांगू का? कोरियामध्ये तर एक नियम ए की पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये तुम्ही तुमचे फोन युज नाही करू शकत. काय सांगते? हो अनेकश्या जागा अशा आहेत जिथे तुम्ही तुमचे मोबाईल फ़ोन्स युज नाही करू शकत. कारण त्यांचं म्हणणं आहे जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये आहात तर तुम्ही एकमेकांशी संवाद साधला पाहिजे.

अगं वाह काय सुंदर कॉन्सेप्ट आहे. बघ आणि आपल्याकडे पाहिजे हे पाहिजे. आणि आपल्याकडे पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये लोक जास्त भांडतांतच कशावरन तर सीटवरण.

असं पण नाही हा फक्त भांडणच होतात असं तसं नाही कधी कधी ते अ... आता आमचा नेहमीचाच बायका ओळखीच्या झाल्यात ना की ही बाई बरोबर ह्या स्टेशनला चढते; ते त्या स्टेशनला उतरतात आता थोड्याफार ओळखी झाल्यात. म आता आम्ही डब्बे वगैरे पण शेअर करतो कधी कधी. अरे वा! हो आणि आम्ही तसं नाहीये ग्रुप तयार झालेत आमचे छान व्हाट्सअप ग्रुप वगैरे तयार होतात. आता छान ट्रीपला वगैरे पण जातात काही ग्रुप.

अगदी काय विचारू नकोस. अगदी काही फार एकमेकांच्या घरी वगैरे नाही गेलो अजून. पण हा प्रवासाची एक उत्तम कंपनी मिळते. आणि सगळ्यात बेस्ट गोष्ट काय माहितीये?

जय जय राम कृष्ण हरी चा जो गजर सुरु होतोना की सगळा डबा राम कृष्ण हरी च्या सुरात गात असतो.

त्याची सर कशालाच नाही. अगदीं नास्तिक माणसाचे सुद्धा डोळे भरून येतील;

ग्रुप होताआणि त्यांनी अचानक गायला सुरवात केली; एकाकडे ते एकतारी पण होती. तुणतुणं कायतरी काय जे काही असत ते इतकं भारी वाटलं अग. काय सांगू!

पण दरवेळी स्कूटी वरच गेलो तर हे काय तुम्ही काय देवाचे नाव घेणारे? मी मजा ही मजा नाही तुम्हाला अनुभवायला मिळणार मेय बी तुम्ही त्या डेस्टिनेशनला लवकर पोहोचालही आणि वेळेच्या आधीही जाल. पण पब्लिक ट्रान्सपोर्टची ही मजाय मला वाटते ती कशात नाही येणार ग.

ते ते एक वाक्य आहे ना ग सफर खूबसूरत है मंजिलसे भी. खरं म्हणालीस तू. तरी मला असं वाटत आता तुला वाटेल गुप्ती का भरतेय पण पब्लिक ट्रान्सपोर्टचा माझा तुला एक अनुभव सांगते. हम्म असंच आम्हाला एकदा एके ठिकाणी देवाच्याच दर्शनासाठी जायचं होतं;

म्हणजे अगदी गाडी घाटात होती. आणि गाडी बंद पडली चढावर चढताना. तिथे आसपास सर्विस सेंटर नाही काही नाही. हो टायर बदलायच कस? बर दुसर टायर टाकण्यासाठी त्या माणसाला त्या दुसऱ्या टायरमध्ये पण हवा नव्हती. इतका प्रॉब्लेम झाला म्हणून सांगते! मग येणार्‍या जाणार्‍या गाड्यांना थांबा व त्यांच्यातन unintelligible

पब्लिक ट्रान्सपोर्ट ची ना सर्विसिंग करत नाही. हो ते आहे. ते ते म्हणजे मान्यच करावं लागेल. आपल्याकडे म्हणजे लोक तर काय बसची ट्रेन ची किंमत करतच नाहीत. त्या गादीतला स्पंज घरी पोरांना पाट्या पुसायला वगैरे पण घेऊन जातात. पण होणं ऍक्च्युली त्यांच्याकडन पण काही मेंटेनन्स नसतो. काहीच नाही अनेक बसेस अगं म्हणजे आता त्या लोखंड त्याच भंगारात जाईल इत पर्यंत त्या बसेस वापरल्या जातात आणि शेवटी त्यांचा मेन्टेनन्स न केल्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्टचा किती एनव्हायरमेन्टला पण धोका निर्माण होतो.

बरोबर हो पी यु सी च न? हो पी यु सी.

आणि बस मधनं किती असा काळा काळा धूर बाहेर पडत असतो!

अगदी म्हणजे मी तुला सांगते की तुम्ही जर रस्त्यावर उभे असाल एखाद्या बसच्या मागे तर तो गुन्हाचे. कारण कितीही मास्क घाला तो धूर नाकातोंडात तुमच्या जाणार.

म्हणजे आपण याच्या साठी पण पब्लिक ट्रान्सपोर्ट चा unintelligible फोटो टाकतो. हो म्हणजे तू अस म्हणू शकते कि तू फारच पब्लिक ट्रान्सपोर्ट ची ट्रान्सपोर्ट ची कट घेतेयस वगैरे असं काही नाही. आता माझा रोजचा अनुभव ना म्हणून बाकी काही नाही त्याच्यामुळे ना मला जरा जास्त पान्हा फुटतो.

मला प्रवास करण्याचे वेळ आली म्हणण्यापेक्षा संधी मिळाली असे मी आज म्हणेल. मला खरं सांगू का ग छान वाटलं. म्हणजे एक खरं सांगू? एक बरं वाटलं कि पाकिटातले पैसे जरा कमी लागले. हा

पाकीट जरा गरम राहील तो मुख्य उद्देश आणि दुसरा म्हणजे चार वेगळी लोक भेटली. कारण प्रवास मोठा होता. त्यामुळे कुणी लहान होतं कुणी वृद्ध होत कोणी माझ्या वयाच्या मुली होत्या. प्रत्येकाचे आपापले विश्व होते हा.. तुमच्याशी येऊन सगळे बोलतील असं नाही. पण त्याच्यामुळेना मला हे पब्लिक ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टच एक आनंद घेता आला माहितीये?

चार नवीन लोक दिसतात चार नवीन चेहरे दिसतात; चार मराठी भाषेचे वेगवेगळे हेल ऐकू येतात आजूबाजूला एकजण कोकणीच्या कोकणाच्या साईडने बोलत असतो.

खरंय unintelligible एक सातारी असतो एक एक अजून कुठला तरी असतो महाराष्ट्रात राहायला वेगवेगळे राहायला जे लोक आलेत; ती लोक सगळीच जण त्यांना मला वाटत लोकल लोकल बसेस ट्रेन्स यांचाच तर आधार ए ना गं?

मला वाटते ह्या पब्लिक ट्रान्सपोर्ट मुळेच आपले जीवन खूप सुरळीत झालय. आपण म्हणतो इतर देश खूप प्रगत झालेत अन ते खूप पुढे गेलेत. पण ह्या पब्लिक ट्रान्सपोर्टनी या लोकल्सनी या बसेसनी अपल्याला जे जोडलंय ना;